आणि आजूबाजूला गाव गावाप्रमाणे --

आणि तिथे आपल्याला शॉपिंगचं ब्रेडिंग वाटते.

नदी दिसते तिथे हिरवीगार झाडे दिसताएत वरती आकाश अ पावसाचं वातावरण वाटतं .

आणि तिथे वेगवेगळे प्रकारचे ड्रॉइंग काढत आहेत.

मुलं छान शीवे गार्डन मध्ये बसून खूप सुंदर असे चित्र काढत आहेत.

एक पर्पल कलरचा आहे एक पिंक कलरचा आहे एक ग्रे कलरचा आहे.

आजूबाजूला नारळाची मोठी मोठी पाच सहा झाडं आहेत.

बिस्किटांचे पॅकेट्स आहेत आणि तो ते सेल करत आहे .

बर्थडे सेलिब्रेट होत आहे लहान मुलाचा ती--

त त्याचे आई वडील त्याच्या सोबत आहेत .

आणि त्याचे सर्व नातेवाईक त्याच्या बाजूला आहे.

ह्या इमेज मध्ये स्टील ची ग्लास दिसत आहे.

अशा प्रकारे सुंदर अशे अ रचना केले आ--

तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहेत ॲ --

मध्ये छानसा सूर्य दिसत आहे सकाळची मॉर्निंग ची वेळ आ--

किचन वरती बरीचशी कढई पॅन वैगरे ठेवलेले आहेत.

आणि आजूबाजूला कपडे वाळत घातलेले आ --

पाच सहा माणसं आहेत आणि छान सूर्याची किरणं त्या बोटवर पडत आहेत.

आणि निळेग असे निळ्या कलरचं पाणी आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे.

अ ऐकत आहेत आणि सर्वजण ते लिहून सुद्धा काढत आहे.

आणि तिथे एक नारळा दोन नारळाची झाडं आहेत त्याच्या बाजू--

ते हॉल आहे हॉलमध्ये दोन बेड आहेत .

ते त्या अ सहा सात प्रकारच्या झाडाच्या कुंड्या देखील आहेत दोन--

आणि गार्डन मध्येच खूप छान ग्रीन अ झा गवत आहे .

तीन चार प्रकारच्या बस आहेत एक पिंक कलरची आहे एक ग्रीन कलरची आहे .

एकाची पिशवी खाली आहे आणि दोघजण चालत आहे.

आणि एक व्हाईट कलर च शर्ट घातलेला माणूस आहे.

एक रूम दिसत आहेत तिथे तीन बेड लावलेले आहेत.

डाळिंब आहे अअअ लाल कलरचे डाळिंब दिसत आहेत केळी दिसत आहेत.

आणि अह ॲपल दिसत आहेत ऑरेंज दिसत आहे.

एक पांढरं गुलाब आहे एक फुल अ पिंक कलरचं गुलाबाचं झाड आहे.

दिसत आहे आणि अ ख आत मध्ये काही जण खेळत आहे.

काही जणं ती फुलं तोडत आहेत बरेच जणं उभे आहेत.

काही बसून तोडत आहेत आणि येलो कलरची फुलं आहेत ते--

त्याच्यामध्ये लाल कलर ची गुलाब देखील आहेत.

इथे एक पूजा चालली आहे ती छटपूजा म्हणून अ असते.

आणि खाली दुसऱ्या मिक्स कलरची देखील अ घसरगुंडी आहे बा--